जट आणि जुलीयेट टू पंजाब एकोनावीसे चौवर्य़ानौ री होसला आहा हा त्यांचा चित्रपट इति हा

दोसांज कलांत जालंधर येते दोसांज ने viral अभ न द Next level नाव यो यो हनि सिंग ओळख मिळवली आहे त्यानंतर त्यानेदोन हजार अकरा मध्ये द लायन ऑफ पंजाब या देहू पंजाबी चित्रपटात अभिनय करताना आपल्या अभिनयाचा पाठ पुरावा केला मध्ये पदापर्ण केले यानंतर गुड न्यूज दोन हजार येकोन्वीस यासाठी त्याला सर्वोपृष्ठ सहाय्यक अभिनेता आहे ते नाव शेअर पुरस्कार साठी दुसरे नामांकन मिळाले दोन हजार वीस पर्यंत त्यांनी सर्व अभिनेता साठी स्राव्धिक पाच पेटे ची पुरस्कार जिंकले आहे the rising starreality या show च्या तीन दोन हजार वीस मध्ये दोघांचे नेत्याच्या अकरावा ALBUM चय़ा रिलीज सह BILL BOARD द्वारे सोशल पन्नास चाट वर स्थान मिळवले अल्बम त्याचा थोड child तेराश बिलकुल केनेडियन ALBUM चार्ट मध्ये सुचीबाध केले गेले बोल ना मला म्हणते ती, म्हणे Rap म्हणे , म्हण म्हणे म्हण म्हटलं मग म्हणते तिला म्हणलं आता ही संजना हां हो मंग म्हटलं ठीक है सुनाऊंगा म्हटलं म्हणलं insta पे फिर call म्हणलं मग म्हणते की ठीक है आपकी आपकाfloorहमारे फ्लोर से नीचे हैहै ना म्हणे rap मग मी म्हणलं अरे बाप रे बाप म्हणलं संजना टाकले हसायचे रडायचे

मराठी बोल मराठी बोल माझं चुकलं काय तरी

अहो मराठी बोल बाबा माझं पण चुकलं काय तरी बोलता बोलता हा काय विषय नाय काय विषय नाय ऎक ना अं hello हसायचं रडायचं singing मधी टाकलं ना भाऊ हो

बोल ना बोल ना बोल ना आं तुला ते आय डी सेंड केलं मी आता ते कस ए

id send केली आणि तिकडून accept झाली नाही. आता id accept केली ए. कोणती insta ला पाठवली ती का चुकून ती accept झाली टाकू का message तिला

मी पाहिलंत ना तुला gathering ला वगेरेहे ते असं तास suggest मधे आला तर just follow केलं म्हणा असं बोल सांगू नको कि मी बोलतोय का याने ID दिली त्यांनी ID दिली असं कैच नको बोलू मी टाकला Hi मी ती टाकला HI आणि मला असं वाटतं मी तुला उळखतो हे मी तिला English मध्ये टाकलं

तुला मेसेज सेंड केला ना ते कर ते जाऊदे हे कास घेशील पायी photo delete करतोय मी हा

आले का, id बी delete करतो

कसं होऊन जाईन माझ्या हेज्यातुन कोण दुसऱ्यानं पाहिलं का तो, वांदे होऊन जातील हाई कि नाय म्हणून म्हणतोय, पाय मग काय message vessage reply reply काय आला गेला हा बोल मला ओळखतेस का म्हणालं हो हा नई काई तरी असेल म्हणा मी या वेळेस perform करणार होतो याचा मधे but अं झाला म्हणा माझं मी थोडं audition ला गेलो होतो थोडी इच्छा त्यामाण

मला सध्या आर्धेजण ची पोरी ओळखतात त्या बाइंजीन यांचा आता अरे सगळे ओळखते भावा तुला तू पहिले first time ला आल्ताना तेव्हाच हवा केली होती म्हायतीक

ते होते, न्हवते, खरे पाय नसल्या तरीना तरी पोर्यानी storya storya टाकल्या होत्या थोडे फार तू mobile वर reels टाकल्या होत्या काही पण नको सांगू ना यार अरश्या कोणी काय टाकलं होतं आ तू टाकलं होतंना, तू मी टाकलं होतं ना माझं माझं, पण मंग तितन अरे पाई हे पाई ऎक ऎक तुला संतोय हे पहा. अता तुझं म्हण हाय कि तू टाकलेल्या पण बाकिच्यांने नाई टाकल्या, बाकीच्यांनी जरी नसले टाकल्या ना तरी आपल्या class मधले एवढे most off पोरं येत कि एवढे most off बाकीच्या पोरींना बोलते भाऊ, JNM च्या पोरींना बी बोलते , कि ते त्यांनी तेव्हडं सांगितलं असेल ना कि आमच्या class ची पद्धत ए हे आता क्षितिज भोईर, क्षितिज भोईर च्यापण ओळखीचे ए आता क्षितिज भाऊ पर्यंत गोष्ट गेली असलं कि भाऊ प्रजोत ने नास केला, हे केलं ते केलं परत शाम भाऊ ए कुड्या ए त मीबी माकच्या वेळीपण siranna बोललो होतो परत त आजून class मधला मन्या झाला महेंद्र झाला, हे सगळे बोलतील ना मग आता इथून वृष्य झाला, काई सांगायला सांगणार असेलंचना

हँम्ग फक्त जरी सांगितलं असतं मी हा काय झालं वृष्य शनवार ए ना शनवार नसलं

चांगलंय अवाज दरश्या अवाज हा चांगलंय का रुष्य चान्ग्लायरे सगळ्यांना

अता माणसाची वाडमिट दोन वर्ष पासून तर चांगलीए म्हणते ती, म्हणजे चांगला ए स्वभावाला, फक्त त्यानं, बोललो असतो मी पण इथं बोलता येत नई आता, म्हणजे अता त्या सोबत कोणी वाईट केलं तर मंग कसं

बरोबरच ना एवढं मला सांग, हर्षा सोबत कोणी वाईट केलं तर तू समोरच्या सोबत ज्यानं वाईट केला त्या सोबत चांगला राहणार ए का, तूबी त्या सोबत वाईटच वागणार ए ना

हा मंग तेच फक्त ते एवढच ए कि ते बोलून दाखवत नई म्हणून दाखवत नई, तेच सांगाय लागलो मी तुला, फक्त मनात ठेवायचं असं मनात सगळे ठेवतात आरश्या मनात तर सगळे ठेवतात हा तर मी तेच सांगाय लागलो मी तुला म्हणून म्हणलं तुला मी बघ तेच म्हणू लागलो मी, id send केली त्याचं का scene ए id send, रश्या मी काई म्हणतो असा हे हे चालू असतांना phone कधी आला तर पटकन cut करता येतो का direct बंद करतील हि meeting, काय महित कशी ए

तर हा मला याच्यात call लच नई ना कोणाचा चालुयचात

नाई आ भाऊ तिकडून reply नाई आला आजून, ते किती मध्ये follow कार्श्य नाई येणार ए तो reply honour ला का तरसला जिथं जगायचं तिथं जायचं honor ला काय करायचं तिथलं अरे नाई follow असले कि लवकर madam दिसती रे, दुसरी गोष्ट follow tag दिला ना तर आजून दिसतं लवकर अरे हो लवकर दिसतो, तू टाकाना जरा highlights अता accept झाली ना highlight दिसत असलं ना तुला हा एक दिसतं आतून highlight वर काई click नाही केला highlight वर click केलं तर गाणं वाजलं ब्र ठीक ए. तो reels असेल reels वर like मार अरे भावड्या , अर तू कशाला अरे चांगल्या गोष्टीला हाक नाय मारायचा तर कशाला हाक मारायचा मग आपल्याकडं आजून काये

अरे ते जास्त क्षणी ना ती जास्त phone वर असती ना तर लवकर हो म्हंजी ते ok बोलतेत तिकडे जास्ती नादी जात नायत कारण कि ती already pending मध्ये असतात ना पण असू कमी follow असतील ना तरी लवकर जातात आणि follow आले तरी लवकर जातात, बोलतात पण पोरी

तू बोलायचं काम कर, पुढचं काय काय, काय म्हंटला याच काय संजना म्हणी सुनावतो मिनी अता म गेलीतो, तर तर मिन संजना टाकून दिलं त्या पोरीचं नाव काडून टाकला, संजना टाकून टाकलं आन संजना send ला केला, संजना OMG अता ते अगोदर चा RAP बनवलेला काय

त्याचा मध्ये फक्त नाव add केला काय

अरे मग आता काय करणार ए

जास्त बी असं केलं जास्त बी असं केलं तर विषय होऊन जातो हा ना ते पण ए

मराठीत बोलायचं होता ना तू पहिल कधी मला

हा कोणतं मराठीत बोल ते तर अता तिथून काय reply आला तू मला पाहिलंस का म्हणा आ, जेव्हा मी तुला पाहिले असते तर पुढं हिंदी मध्ये translate करून त्याला टाकून दे हा हा हा हा, नाई नाई थोड senti मारते नारे तू मारायचं काम कर नारे बर टाकतोबाई संध्याकाळी रूम वर उद्या नाही रे असं काही नको बोलू दरश्या, ते काई तरी चालू आपला

चंद्या च्या room वर जैलास ना, आता room वरच होतो ना मी बर बर, मग काय ते काय reply reply येते कि नाय काय तीतून येत असले ना बिंदास बोल बोलायचं काम कर फक्त, बाकी कैच नको करू ना तू असं असं officially डोळ्यांनी पाहशीलना, तुला आँकीन भारी वाटलं. अन ज्यावेळेस मी color dress मध्ये पहिला होतं आपला gathering च्या time ला, program time ला, फक्त सांगत नैत

अरे यार online बोलावलं माझ्या कड नंतर मग mobile न्हवता मंग अस झालं वाईट झाला ना हं, म्हणून तर सांगतो try करून पाय तू जमलं ते बोलून घे, आणि शेवटचय का सध्या अ, नाई ना एक अजून दोन बाकीत नारे आपल्या ए अर झाले नारे किती झाले ए, पाचवी का सहावी ए ना काई तरी

नाई रे सहवी ए. एक घंटा होत आला आठ वाजून गेले, साडे आठ झाले सात ला चालू केलं

हा सर अह नमस्कार सर नमस्कार सर तुम्हाला तर विषय असा सांगत होतो सर कि तुम्हाला अं आठवत का आपण इन्व्हेस्टमेंट केली होती ती कोणती होती ती कंपनी

हो शक्ती पॉली मार्ट होतं त्या कंपनीचं हा शक्ती पॉली मार्ट होती तिथं गेलं होतं ना आपण सगळे जण मोकेट वरती बाईक वरती असे गेले होते बहुतेक तो तिथं थोडं लूज कॉन्टॅक्ट होतं

हो आणि मी असं म्हणत होत कि आपण जेव्हा जात होतो तेव्हा अजिंठा चौफुली वरून गेलो होतो

नाही तेव्हा कस झालं होत ना कि जे आमच्या पुढे होते ना जपान च्या कलीग वगैरे होते सोबतचे

त्यांना वाटलं आम्हालाच माहिती आहे कुठं आहे ते त्यावेळी आम्हाला हे पण माहित नव्हतं कि आम्ही चालो कुठं

इथं कॉन्फीडंस नि आम्ही चालत होतो कि शिक्षक लोक सुद्धा आमच्या मागे मागे येत होते की यांना माहिती आहे कुठे जायचं तो खूप एक अह बेहतरीन किस्से होते हो तर मग किस्सा असा झाला होता मी गाडी चालवत होतो ट्रॅफिक मधून तर आपण साईड चे अं रोडच्या मध्ये गाड्या वगैरे उभ्या होत्या तर साईड ने असा चालायचा रास्ता असतो अं मातीचा त्याच्यावर पण गाडी जात होती तर सागर ला मी असं सांगितलं कि सागर म्हंटल मी गाडी जास्त चालवत नाही म्हंटल सी टी मध्ये मला चालवता पण येत नाही म्हंटल तर तो बोलला कि ठीक ये म्हणे

तरी पन त्याची फाटलीच होती थोडी कारण मी असं सांगितल्यावर तो डायरेक्ट गाडीला मागे हात लावून बसून गेला होता आणि आकाश ये धीरे धीरे आकाश धीरे असा करायचा मला ते लई हासू येतं मला अं तुम्हाला माहित ये का मॅडम सर वगैरे सगळे आपल्या मागे होते सर्व आणि आपण सगळे पुढे जात होते वेड्यासारखे माहिती नाही पण तो काय आहे ते कॉन्फिडन्स कि प्रत्येक लोक आपल्याला मागे मागे च घेऊन जातात हो ते तर अगदी बरोबर बोललात कुठे पण गेलो तर आपल्या मागं मागं येतात आणि तुमचे फेवरेट टीचर होते ते योगेश सर असं काही म्हणून सरांचा विषयच निघाला नाही यार कधीचा तेच तेच धन्यवाद सर तुम्ही नाव आठवून दिल्याबद्दल हा हा ते सरांची तुम्हाला एक कमाल सर कसे असायचे की काही कुठे अडचण आली काही नडलं तर त्या पहिल्या व्यक्ती अशा की जे तुमचे प्रश्न पूर्ण ऐकून घ्यायचे आणि उत्तराच्या नावावर तुम्हाला फक्तएकच सांगायचे मित्र आहे माझा माझे मला माहित नाही

कोणता किस्सा झाला होता मी माझं सांगतो ना फर्स्ट माझ्या फर्स्ट इयर लाच मी हे केल होतं पण सेकेंड सेम ला माझा एक सब्जेक्ट बॅक लागला होता तर त्याची प्रोसिजर विचारण्या करिता मी तिथे गेलो हा त्यांनी माझी प्रश्न जी अं चिंता होती ती नीट ऐकून घेतली मला वाटलं याना काही माहित असेल ते विचारतील मला कमीत कमी मी त्यांच्याकड दहा मिनटं बोलों सर्व एक्सप्लेन केलं आणि त्यानंतर एका व्यक्तीला अपेक्षा असते आता आपण एवढं बोलो समोरच्याला काही आपल्याला भाई याच्यावर काही उपाय सांगेल याच्यावर काही मदत करेल हे मला स्पष्ट तोंडावरती बोलेले मला माहित नाही खाली जाऊन विचार हे काय अर्थ झाला जब तुमको पता ही नही क्या करेगा फिर क्यू पूचा बरोबर बरोबर माहितच नाही तर कश्याला विचारायचं तसच माझ्या संस्थानात एक किस्सा झाला होता बहुतेक अं किस्सा आता आठवत नाही पण असं झालं होत मी त्यान्च्याकडं गेलो त्यांना म्हणजे ते म्हणत होते कि इकडे ये म्हणे स्वतानी बोलावलं होता कि काय झाले म्हणून मी त्यांना सांगितलं की पाच एक मिनटं बोलो कि याच्यासाठी आलो

हे पूर्ण एक्सप्लेन केल्यावरती असं म्हणतात कि त्या सरांना जाऊन भेट

योगेश झाल्टे त्यांचं नाव होतं शॉर्ट मध्ये त्यांना वाय झेड म्हणायचे पण त्यांनी आपल्यासाठी इंदुस्तरीयल व्हिजीट काढली होती त्याच काय म्हणायचं मग बाइक्स वगैरे आपल्याच होत्या

पुण्यात आम्ही इंडस्टीयल व्हिजीट ला गेलो होतो सिडको कंपनीमध्ये अं कंपनी वगैरे चांगली ये जेवण पण त्यांनीच आम्हाला दिल आणि नाश्ता पण त्यांनीच दिला सर्व वैयक्तिक पद्धतीत झालं कंपनी वगैरे व्यवस्थित दाखवली सर्व व्यवस्थित शिकून घेतलं आम्ही पण तास तुम्ही इंडस्ट्रियल व्हिजीट मधून दुसरं काही शिकला नाही का? कोणत्या ते तुम्ही कोणत्या इंडस्ट्रियल व्हिजिट दिली

कोण होते ते

अं काय हॅलो हॅलो

हो येतोय येतोय हो हो काय म्हणत होते तुमचं इंडस्ट्रियल व्हिजिट च सांगताय का तुम्ही आता आमचं इंडस्ट्रियल व्हिजिट चे दोन ठिकाणी उघडलेलं आहे

जिथं मला फक्त लहान अनाथ मुळेच दिसत होती तर दिवसभर तिथे ठेवल्यानंतर संध्याकाळी माहिती पडलं इंडस्ट्रियल व्हिजिट नव्हती ती एक CSR ऍक्टिव्हिटी होती आमच्या कॉलेजची